चांगे पासवर्ड च्या दुस या भागात स्वागत
फॉर्म सबमिट झाल्याचे कसे तपासायचे ते मागील भागात शिकलो
येथे नवी डेटा व्हॅल्यू मिळालेली आहे
लक्षात ठेवा डेटाबेसमधे आपले पासवर्ड एन्क्रिप्ट केलेले आहेत
ही फील्ड्स आत आल्याक्षणी आपण ती एमडी 5 हॅश मधे एन्क्रिप्ट करणार आहोत
कंस घातल्याची खात्री करून घ्या
मी येथे हायलाईट केलेला पॅरामीटर आहे
अशाप्रकारे पासवर्ड एमडी5 मधे एन्क्रिप्ट केलेले असतील
आता हे फील्ड उपलब्ध आहे की नाही ते तपासण्याची गरज आहे
फॉर्म सबमिट केल्यावर काहीच झालेले नाही असे दिसले
येथे चेक पासवर्ड अगेन्स्ट डीबी असे लिहू
नंतर डेटाबेसला कनेक्ट करायचे आहे
आपणLoginphp पेज सारख्या अनेक पेजेसमधे डेटाबेसला कनेक्ट केले आहे
आपण ह्याची ओने टाइम लॉजिन स्क्रिप्ट सहित इन्क्लूड कनेक्ट php ही वेगळी फाईल बनवून ती इन्क्लूड करू शकतो
म्हणजे प्रत्येक वेळी सर्व टाईप करण्याची गरज नाही
ह्या पाठात प्रत्येक वेळी हे टाईप करू
त्यामुळे आपल्या नीट लक्षात राहिल
येथे टाईप करा कनेक्ट m y s q ल mysql connect
माझे युजरनेम रूट आणि काहिही पासवर्ड न देता आपण लोकल hostडेटाबेसला कनेक्ट करत आहोत
मी डेटाबेस निवडला आहे
ह्यासाठी टाईप करा mysql select db नाही बोलायचे फ्प्लॉजिन
तुम्ही हा येथे बघू शकता
यूझर्स ह्या टेबलचा नंतर उपयोग करू
पुढे पासवर्ड मिळवण्यासाठी क्वेरी बनवणार आहोत
त्यासाठी टाईप करा क्वेरी गेट इक्वॉल टीओ मायस्क्ल अंडरस्कोर क्वेरी आणि कंसात सिलेक्ट पासवर्ड फ्रॉम यूझर्स
हे यूझर्स टेबल तुम्ही येथे बघू शकता
नंतर टाईप करा व्हेअर युझरनेम इक्वॉल टीओ यूझर
हे सेशन व्हेरिएबल आहे जे युजरनेम संचित करते
येथे पासवर्डचा हॅश ह्या टेबलमधून निवडत आहोत जिथे जेथे यूज़रनेम सेशन च्या समान आहे म्हणजेच येथे एलेक्स आहे
ही क्वेरी यशस्वी झाली पाहिजे
शेवटी टाईप करा ओर डाई आणि एखादा एरर मेसेज उदाहरणार्थ क्वेरी डिडंट वर्क तुम्ही येथे कोणताही एरर messageटाईप करू शकता
तसेच लिहू शकता ओर डाई आणि येथे तुमचा एरर मेसेज लिहू शकता
वेळ वाचवण्यासाठी मी तो लिहित नाही
डेटाबेसमधील प्रत्येक रेकॉर्ड व्हाईल फंक्शन द्वारे लूप करण्यापूर्वी ह्याची थोडा वेगळी पध्दत वापरू
मला ही पध्दत कोणीतरी पोस्ट केलेल्या कमेंट द्वारे सुचविली होती
रॉव mysql fetch associative
आणि कंसात क्वेरी गेट असे टाईप करा
ओल्ड पासवर्ड डीबी हे नवे व्हेरिएबल सेट करू
सबमिट केलेल्या जुन्या पासवर्डशी ह्याची गल्लत करू नका
डेटाबेसमधला जुना पासवर्ड हा rowच्या बरोबर असेल
लक्षात घ्या हा एक अरे बनवतो
ह्याची व्हॅल्यू passwordआहे कारण येथे डेटाबेसमधे हा पासवर्ड आहे
आपल्याला ही लेबल्स वापरावी लागतील
येथून आपले पासवर्ड तपासू शकतो
जुना आणि नवा पासवर्ड तपासण्यासाठी आपल्याकडे आयएफ स्टेटमेंट आहे
डेटाबेस मध्ये टाईप करा आयएफ ओल्ड पासवर्ड इस इक्वॉल टीओ ओल्ड पासवर्ड डेटाबेस
हे दोन्ही एमडी5 हॅशेस आहेत कारण त्यांना एमडी5 हॅश मधे रूपांतरित केले होते
जर ते समान असतील तर हा कोडचा ब्लॉक कार्यान्वित करू
अन्यथा पेज किल करून ओल्ड पासवर्ड दोएसंत मॅच
हा मेसेज दाखवू
येथे असे समजू की व्हॅलिडेशन ची पहिली पायरी पूर्ण झाली
डेटाबेसमधील जुना पासवर्ड आपल्या जुन्या पासवर्डशी जुळला आहे
आता दोन्ही नवे पासवर्ड तपासण्याची गरज आहे
त्यासाठी टाईप करा आयएफ न्यू पासवर्ड इस इक्वॉल टीओ रिपीट न्यू पासवर्ड नंतर कोडचा ब्लॉक बनवू
अन्यथा पेज किल करून न्यू पासवर्ड्स दोंत मॅच
हा मेसेज दाखवू
येथे सक्सेस आणि चांगे पासवर्ड इन डेटाबेस असे लिहा
आता सक्सेस एको करून आपल्या पेजवर परत जाऊ
आपण जाणीवपूर्वक चुकीचा पासवर्ड टाईप करू
नंतर एबीसी हा नवा पासवर्ड टाईप करून चांगे पासवर्ड क्लिक करा
ओल्ड पासवर्ड दोएसंत मॅच
हा मेसेज मिळेल
एबीसी हा जुना पासवर्ड आणि नव्या पासवर्डच्या जागी 123 आणि रिपीट newच्या जागी काही अक्षरे लिहा
ओल्ड पासवर्ड दोएसंत मॅच
मेसेज मिळाला जो चूक आहे
मागे जाऊन आपला कोड तपासू
ओल्ड पासवर्ड
रॉव पासवर्ड
क्वेरी गेट
येथे डिबग करण्यासाठी टाईप करा एचो ओल्ड पासवर्ड डीबी शेवटी ब्रेक समाविष्ट करा
आणखी एका ब्रेक सहित एको ओल्ड पासवर्ड टाईप करा
येथे स्क्रिप्ट पुन्हा कार्यान्वित करू
म्हणजेच एबीसी हा जुना पासवर्ड 123 हा नवा पासवर्ड आणि पुढे कुठलीही अक्षरे टाईप करा
आता ह्याची तुलना करू
हे दोन्ही सारखेच दिसत आहे ह्याचा अर्थ येथे काहीतरी चूक आहे
पुन्हा कोड आणि स्पेलिंग तपासू

चूक मिळाली आहे
डेटाबेसमधे जाऊ
आपण बघू शकतो की मीच ही व्हॅल्यू लिहिली होती आणि शेवटी ही स्पेस दिली होती
हे निळ्या रंगाने हायलाइट केलेले दिसत आहे
हे काढून टाकून पेजवर परत जाऊ
मी पुन्हा लॉजिन करून पासवर्ड बदलणार आहे
येथे बरोबर जुना पासवर्ड देणार आहे आणि दोन्ही नव्या पासवर्डसाठी कुठलीही अक्षरे टाईप करणार आहे
असे दिसेल की दोन्ही नवे पासवर्ड सारखे नाहीत
हे आधीच एको केल्याने हे डिलिट करू शकतो
पासवर्ड समान आहेत असे समजून मेसेज एको करू
त्यासाठी हे डिलिट करा
मी हे डिबग करण्यासाठी ठेवत आहे
मी जुना पासवर्ड तसेच नवीन 123आणि 123हा पासवर्ड टाईप करत आहे
चांगे पासवर्ड क्लिक झाल्यावर सक्सेस असे मिळाले
मागे झालेल्या चुकीबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो
तिस या भागात युजर पासवर्ड अपडेट करण्याबद्दल शिकू
सर्व काही नीट कार्य करत असल्याची खात्री करून घेऊ
सहभागाबद्दल धन्यवाद
हे भाषांतर मनाली रानडे ह्यांनी केले असून आवाज यांचा आहे